झाड पण दिसालेत थोडे फार--

सुरुची नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलला वरती पत्रे घातले आहेत आणि तिथं त्यांच्या नावाचं बोर्ड पण आहे मंजे बहुतेक हित जेवणच सवे ताट बसतेत |